हे एक चित्र रेल्वे स्टेशनच दिसत आहे या चित्रामध्ये यात्री आपल्या रेल्वे स्टेशनची उ- रेल्वे ची वाट पाहत आहे असे दिसत आहे म्हणजे ते रेल्वे ची वेटिंग करत आहे. काही यात्री या ठिकाणी आग्रह स्थान करत आहे.

या चित्रा मध्ये आपल्याला डाईंनिंग टेबल दिसत आहे. हा खूप सुंदर अशे डायनिंग टेबल लावलेले आहेत.

खूपच छान पद्धतीने व ब्यूटीफूल असे है डायनिंग टेबल दिसत --

हे चित्र कोणत्या तरी तलावाचे आहे असे दिसत आहे आबजूबाजूस खूप नारळाचे झाडं आहे खूप सुंदर असे हे चित्र आहे आणि निसरगीक खूप सुंदर असे हे चित्र दिसत आहे.

हे एक जुन्या टाइप च टाइप च कावलाच कवलाच ऑफिस किंवा घर आहे त्या ठिकाणी एक मुलगा टू व्हीलर घेवून टू व्हीलर व एक मुलगा त्या ठिकाणी बसलेला आहे समोरून --

हे चित्र कोणत्यातरी नदीचे किंवा समुद्राचे आहे त्यामध्ये बोट दिसत आहे आजूबाजूस झाडं व पर्वत ही दिसत आहे खूप सुंदर असे हे चित्र आहे नैसर्गिकदृष्ट्या हे चित्र खूप सुंदर असे दिसत आहे.

त्यानंतर त्या ठिकाणी ग एक अं स्टॉप असं काही तरी लेहिलेलं आहे आणि बिल्डिंग आहे लोक वरधळ करित आहे. फोर व्हीलर ची पार्किंग सुद्धा--

या चित्रा मध्ये सावंतवाडी रोड है रेल्वे स्टेशन च दिसत आहे. त्या ठिकाणाहून एक भारतीय रेल नावाची रेल्वे गाडी जात आहे आजु बाजूला सगळ रेल्वे स्टेशन च वातावरण आहे तसेच अशा प्रकारच हे च --

हे चित्र कोणीतरी तलावाच दिसत आहे समोर एक टूव्हीलर लावलेली आहे आणि तसेच समोर पवन चक्की म्हणजेच वाईण्डमिल हे देखील फिरत आहे अशा प्रकारचे खूप सुंदर असे चित्र दिसत आहे.